नमस्कार
चार्ट्स इन जीचेम्टेबल वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत एलिमेंटल चार्टस आणि कस्टम चार्टस तयार करण्याबद्दल आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 जीचेम्पेंट वर्जन 01210 आणि जीचेम्टेबल वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि जीचेम्पेंट बद्दल माहिती असावी
जीचेम्पेंट च्या संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
जीचेम्टेबल ची नवी विंडो उघडू
दश होम वर क्लिक करा
सर्च बार मधे जीचेम्टेबल टाईप करा पिरियोडिक टेबल ओएफ ठे एलिमेंट्स आयकॉनवर क्लिक करा
व्ह्यू मेनूवर क्लिक करून एलिमेंट्स चार्ट्स सिलेक्ट करा
पर्यायांची सूची दाखवणारा सबमेनू उघडेल
electro नेगेटिव्हिटी वर क्लिक करा
पॉलिंग electro नेगेटिव्हिटी विरूध्द एटोमिक नंबर असा चार्ट दिसेल
चार्टमधे electro नेगेटिव्हिटी ची सर्वोच्च व्हॅल्यू 4 आहे
मी electro नेगेटिव्हिटी चा चार्ट बंद करत आहे
अशाचप्रकारे व्ह्यू मेनूतील इतर उपलब्ध चार्ट पाहू
एलिमेंट चार्टस
मी मेल्टिंग टेम्परेचर चार्ट निवडत आहे
मेल्टिंग पॉइंट विरूध्द एटोमिक नंबर चार्ट दाखवला जाईल
ह्या चार्टमधे कार्बन चा उत्कलन बिंदू सर्वोच्च आहे
मी मेल्टिंग पॉइंट चार्ट बंद करत आहे
आता कस्टम चार्ट बनवण्याबद्दल जाणून घेऊ
व्ह्यू वर जाऊन एलिमेंट चार्टस सिलेक्ट करून कस्टम वर क्लिक करा
कस्टमाइझ चार्ट विंडो आणि जीचेम्टेबल ग्राफ विंडो स्क्रीनवर उघडेल
कस्टमाइझ चार्ट विंडोच्या डावीकडे ग्राफ हायररची त्री आहे आणि उजवीकडे ग्राफ प्रिव्ह्यू आहे
ग्राफ हायररची त्री मधे निवडलेल्या ग्राफचे घटक आणि त्यांची हायरार्की दाखवली जाते
पॅनेलमधे दिलेल्या बटणांद्वारे हायरार्की बदलता येते
ग्राफ प्रिव्ह्यू मधे ग्राफमधील बदल सुयोग्य प्रमाणात दाखवले जातात
ग्राफ हायररची त्री मधे आपल्याला ग्राफ आणि चार्ट1 दिसेल
डिफॉल्ट रूपात ग्राफ निवडलेले असते
आता हे खालील पॅनेल बघू
येथे स्टाईल आणि थीम हे दोन टॅब्ज आहेत
डिफॉल्ट रूपातStyle टॅब निवडलेला असतो
येथे दोन हेडिंग्ज आहेत आउटलाईन आणि फिल
आउटलाईन हेडिंगखाली 3 ड्रॉप डाऊन आहेत
जसे की स्टाईल कलर आणि साइझ
हे ड्रॉप डाऊन ग्राफच्या आऊटलाईन प्रॉपर्टीज बदलण्यास मदत करतात
स्टाईल च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करून दाखवलेल्या लाईनस्टाईलपैकी एक निवडा
उदाहरणार्थ मी लाँग दश निवडत आहे
उपलब्ध सर्व रंग बघण्यास कलर चा ड्रॉपडाऊन क्लिक करा
मी हिरवा रंग निवडणार आहे
साइझ च्या स्क्रोलर अॅरोवर क्लिक करा
साईज वाढवून 30 पीटीएस करा
केलेले सर्व बदल ग्राफ प्रिव्ह्यू एआरईए मधे दिसतील
पुढे फिल बद्दल जाणून घेऊ
फिल खाली टाइप चे ड्रॉप डाऊन बटण दिसेल
त्यावर क्लिक करा आणि पॅटर्न सिलेक्ट करा
पॅटर्न चे अॅट्रीब्यूटस खाली दिसतील
त्यामधे पॅटर्न फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड ह्यांचा समावेश होतो
प्रत्येक अॅट्रीब्यूटच्या ड्रॉपडाऊनमधे त्यातील उपलब्ध पर्याय दिलेले असतात
पॅटर्न च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा
तुमच्या पसंतीचा पॅटर्न निवडा
फोरग्राउंड च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा आणि नारिंगी रंग निवडा
बॅकग्राउंड च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करून काळा रंग निवडा
केलेले बदल ग्राफ प्रिव्ह्यू एआरईए मधे पहा
थीम टॅबमधील पर्याय तुम्ही वापरून बघा
आता ग्राफ हायररची त्री मधील चार्ट1 निवडा
एड वर क्लिक करा
पर्यायांच्या सूचीतून तितले टीओ चार्ट1 निवडा
खाली टॅब्जचा नवा सेट उघडेल
डिफॉल्ट रूपात दाता टॅब निवडलेला आहे
टेक्स्ट फिल्डमधे चार्टचे नाव टाईप करा
मी एटोमिक मास - फ्युजन टेम्परेचर असे टाईप करत आहे
फॉन्ट टॅबवर क्लिक करा
येथे फॉन्ट टाईप फॉन्ट स्टाईल फॉन्ट साईज आणि फॉन्ट कलर बदलू शकतो
फॉन्ट साईज वाढवून 14 करा आणि फॉन्ट कलर मारून करा
पुढे टेक्स्ट टॅबवर क्लिक करा
येथे टेक्स्टचे ओरिएंटेशन बदलू शकतो
हे दोन प्रकारे करता येते 1
पहिले प्रिव्ह्यू एआरईए मधे क्लिक करून 2
दुसरे स्क्रोलरच्या सहाय्याने एंगल फिल्ड मधे बदल करून पोझिशन टॅबवर क्लिक करा
मी त्याच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज अशाच ठेवत आहे
ग्राफ हायररची त्री मधे परत जाऊन चार्ट1 वर क्लिक करा
खाली पॅनेलमधे तीन टॅब्ज दिसतील
स्टाईल पोझिशन आणि प्लॉट एआरईए
डिफॉल्ट रूपात स्टाईल टॅब निवडलेले आहे
फिल वर जाऊ
टाइप ड्रॉपडाऊन मधे युनिकलर ग्रेडियंट निवडा
डायरेक्शन ड्रॉपडाऊन निवडा आणि तुमच्या पसंतीची डायरेक्शन निवडा
एंड ड्रॉपडाऊन सिलेक्ट करून तुमच्या पसंतीचा रंग निवडा
ब्राइटनेस स्लाईडर ड्रॅग करा ग्रेडियंट चा ब्राईटनेस वाढवा
पोझिशन आणि प्लॉट एआरईए टॅब्ज मधील पर्याय तुम्ही वापरून बघा
आता एड वर क्लिक करा
प्लॉट टीओ चार्ट1 सिलेक्ट करा
विविध प्रकारचे चार्टस असलेला सबमेनू उघडेल
जसे की क्सी बबल कोलोरेडक्सी आणि ड्रॉपबार
प्रत्येक प्रकारच्या चार्टला विविध सबचार्टचे पर्याय आहेत
आपण क्सी आणि क्सी लाईन्स हे पर्याय निवडू
खाली टॅब्जचा नवा सेट उघडेल
डिफॉल्ट रूपातStyle टॅब निवडलेला असेल
इंटरपोलेशन वर जा
टाइप स्क्रोलवर क्लिक करून बेझियर क्युबिक स्प्लाईन निवडा
फिल वर जा
टाइप स्क्रोलवर क्लिक करून बायकलर ग्रेडियंट निवडा
दाता टॅबवर क्लिक करा
चार्टचे नाव म्हणून टाईप करा atomic मास वीएस फ्युजन टेम्परेचर
Xमधे एक्स अक्षावर एटोमिक मास हा पर्याय निवडा
Yमधे य अक्षावर फ्युजन टेम्परेचर हा पर्याय निवडा
मार्कर्स टॅबवर क्लिक करा
चार्टवरचे बिंदू दाखवण्यासाठी मार्कर्स वापरले जातात
मार्कर ह्या हेडिंग खाली शेप फिल आउटलाईन आणि साइझ आहेत
सर्कल हा आकार निवडू
फिल मधे तपकिरी रंग निवडू
इतर सर्व डिफॉल्ट व्हॅल्यू तशाच ठेवू
एप्ली वर क्लिक करा
आवश्यक चार्ट जीचेम्टेबल ग्राफ विंडोवर दाखवला जाईल
आता हा चार्ट इमेज म्हणूनsave करू
प्रथम जीचेम्टेबल ग्राफ विंडोवर क्लिक करा
फाइल सिलेक्ट करून सावे एएस इमेज वर क्लिक करा
सावे एएस इमेज चा डायलॉग बॉक्स उघडेल
पीएस डॉक्युमेंट हा फाईल टाईप सिलेक्ट करा
तुमच्या आवडीचे फाईल नेम टाईप करा
मी my custom चार्ट टाईप करत आहे
फाईल सावे करण्यासाठी मी डेस्कटॉप लोकेशन निवडत आहे
सावे वर क्लिक करा
हे सावे केलेले डॉक्युमेंट आहे
फाईल वर राईट क्लिक करा
ओपन विथ डॉक्युमेंट व्ह्यूवर पर्याय निवडा
हा आपला ग्राफ आहे
थोडक्यात या पाठात शिकलो 1
इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2
मेल्टिंग पॉइंट हे एलिमेंटल चार्टस तसेच कस्टम चार्टस बनवण्याबद्दल
असाईनमेंट
करून बघा
विविध एलिमेंट चार्टस
इतर क्सी चार्टचे प्रकार 3
बबल कोलोरेडक्सी आणि ड्रॉपबार हे चार्टचे प्रकार आणि 4चार्टस एसव्हीजी आणि पीडीएफ ह्या फाईल फॉरमॅटमधे सावे करणे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद